मी पहिले आइस क्रीम खाऊ कि तुमचा शी बोलू हो तू आईस्क्रिम पण खा नी माझा शी पण बोल कारण कि हा ब्रॉडकास्ट आहे न जिंदगीतून आहे न फक्त लाईफ मध्ये एकच वेळ होतो हो ही खूपच कारण की कारण कधी आहे न तुला टाइम भेटणार नाही कारण कि मी काही वर्षांनी एवढ पुढे निघून जाणार आहे कि माझा कड च राहणार नाही म्हणजे केवड पुढे सर तुंम्ही म्हणजे शिर्डीचा पुढे काय आहे शिर्डी चा पुढे नगर पर्यंत जाणार का नाही नाही मी आता विचार केलं के मी हिमाचल प्रदेश आणि मनाली फिरून येऊन माझा मित्रांनी मला गोवा साठी इन्व्हाईट केलं होत पण मी त्यांना आहे न खोटं रिजन सांगून के आता मजाकळं पैसे नाही है मला बिहार ला जायचं आहे असं सांगून मी त्यांना कल्टी मारून दिली आणि मी गेला नाही

नाही नाही अरे ते फक्त बोलायचं असत सगड्याना असं वाटायला पाहिजे के हो मी खूप मोठं प्लॅनिंग करत आहे पण सगड्याना माहीती आहे राज फक्त बडबडा आहे तो फक्त बोलतच राहतो सर तुम्हाला असं वाटत नाही का तुंम्ही तुंमचा मागचा अठरा वर्षा पासून फक्त बडबडच करता पण असं काही केलं नाही कि तुम्ही तुमचा आई वडिलांना खुश करू

मी नाही मी फक्त लक्ष दिल आणि केवढं कधी त्यांनी कमी रेती टाकली त मी त्यांना सांगायचो ए चल रे जास्त टाक

हो मला तिथे लोक मालक म्हणायचे घराचा मालक कि मालक तुम्ही आले का त मला खूप मोठं वाटायचं आणि मी खरंच ती गोष्ट मनावर घेऊन घेतली आणि मी मालकासारखं बिहेव्ह करायला लागलो म्हणजे तुम्हाला कोठे तरी इज्जत भेटत होती म्हणून तुम्ही तिकडे उभे होते हे ना हो हो आणि तो वॉचमन होता तो मला रोज मालक म्हणायचा मग मी त्याला कपडे घेऊन दिले साडी घेऊन दिली त्याला पाचशे रुपये दयायचा दर हफ्त्याला त्याला जेवण आणून द्यायचा बाहेरून फक्त एक मालक शब्द अयिकायसाठी एवढे काही करता मी पण तुम्हाला मालक बोलणं सुरु करू का तुम्ही पण मला देणार रोज हो हो मी देईल ना मी का नाही देणार मला फक्त पाहिजे कि मला फक्त अटेन्शन पाहिजे मी अटेन्शन स्वीकार आहे आणि सर जर कोणी तुम्हाला अटेन्शन दिले नाही तर तुम्ही काय करतात मला कधी कोणी अटेन्शन नाही दिल तर तर मी त्यांचाशी भांडण करून घेतलं होत आणि मग तुम्ही बोलत नाही का मग त्यांच्याशी नाही बोलत नाही मी मंग नंतर मला जेव्हा कोणी नाही राहत त मंग मी त्यांच्याशी वापस बोलायला लागतो म्हणजे हे थोडं बालिश नाही झालं का सर नाही हे बालिश नाहीये हि हि एक स्टेज असते लाईफ मध्ये हि एक पायरी आहे जेव्हा आपण पुढे पुढे चालतो ना असं वागायला लागतो म्हणजे सर आता तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही शरीराने तर वाढले आहे कंकाळ सारखे दिसतात आणि तुमचा शरीरावरती केसपण खूप आले आहेत आणि तुम्ही एक दिसतात की तुम्ही खूपच मोठे माणूस आहे तरी तुम्ही बुद्धीमतेमध्ये पाचवी आणि सहावी सारखे का बिहेव्ह करतात म्हणजे हरकते तुमची तशीच आहे पाचवी सहावी सारखेच्या मुलासारखी अरे माणूस कधी शरीराने पण आणि दिमाखाने पण मोठा होऊन गेला तर मग त्याचा अर्थ काय आहे मी ट्राय करतो की मी असं लहान मुलासारखं बिहेव्ह करू त मुली माझ्या जवळ येतील मुली मला क्युट समजतील आणि ते म्हणतील ओ माझा बेबी नाही सर म्हणजे हे तुम्ही जे धोक्यामध्ये राहत आहे आता की मुली तुम्हाला क्युट समजणार म्हणजे एक टेडी बियर वरती पण केस राहतात सर पण

आणि तुमच्या वरती पण केस आहे पण तुम्ही क्युट कोणत्याही अँगलमध्ये दिसत नाही सर नाही माझ्या कॉलेजचे जेवढे पण मैत्रिणी मी त्यांना स्वतःहून मुद्दाम बोलतोय अरे तुला माहितीये का माझा फ्लॅट इथं आहे माझ्या फ्लॅटवर या पण ते मला माहितीये ते मला इग्नोर करता येत तरी पण मी त्यांना दोनदा जाऊन म्हणतो तुला माहितीये का माझा फ्लॅट इथय म्हणजे सर मी हे पण ऐकलं होतं की सगळे मुली तुमच्याशी घाबरायचे तुमच्या कॉलेजमध्ये सुरुवातीला अरे हे सगळे खोटं बोलताय यांना काही माहीत नाही हे फक्त मला बदनाम करायचे तरीके आहेत

नाही नाही हेच सगळं फक्त बोलायचं आहे बाकी काहीच नाही आणि सर मी हे पण ऐकलं की तुम्ही फक्त कमजोरांवरती दल दाखवतात आणि जे तुमच्या टक्कर चा वाटला त्याला भाऊ बनवून घेतात हो माझा मित्र आहे एक ए नावाचा त्याचं भांडण झालं होतं होळीच्यावेळेस नाही हे राहू द्या सर हे कशाला हॅलो

हॅलो हा असं झालं ना आता माझ्या कॉलेजमध्ये एक श्रावण नावाचा मुलगा आहे

मी आहे ना श्रवण काही करू शकत नाही तर मी लगेच श्रवणकडे गेला आणि त्याला हे ना दोन-तीन मुलं घेऊन गेला आणि आजूबाजू पासून त्याला धमकी दिली ये तू कस काय बोलला तिला आणि तो एवढा घाबरून गेला की तो डायरेक्ट रडायला लागला आणि साक्षी माझ्या क्लोज्ड होऊन गेली ही माझी स्ट्रॅटेजि होती खूपच चांगलं केलं म्हणजे श्रवण सर मला असं वाटते ते खूपच बलवान असणार आणि मोठे आणि शक्तीशाली असणार

उंदरासारखा पोरासाठी तुम्ही सर चार-पाच मुलं घेऊन गेले म्हणजे तुम्हाला असं वाटलं नाही की तुम्ही तुमचा उद्देश्य थोडं वाईट आहे नाही नाही मला कॉलेजमध्ये दाखवायचं होतं की मी काही साधा मुलगा नाहीये मी खूप डेन्जर मुलगा आहे जळगाव मध्ये माझी खूप ओळख आहे आणि बिहारमध्ये मी डॉन आहे बर बर म्हणूनच मी ऐकले की तुम्ही शाळात कॉलेजमध्ये पण तुमच्या एक लाल कलरचा लिक्विड खाऊन जातात हो अरे ते तर एक दवा आहे ते कधी खाल्लं नाही तर सगळ्यांना कसं काय समजेल मी काहीतरी एकदम बलवान आहे

हो हे जे जेवढी कॉलेजमध्ये जेवढी पण लाल कलरची पेंटिंग आहे ना ती मी स्वतः केलेली आहे आणि माझ्यासोबत एक मित्र आहे महेश नावाच

मी मनानेच आर्टिस्ट हे मी सगळ्या आर्ट करतो मी एक्झाम मध्ये पण आर्ट करतो माझ्या पुढची मुलगी जेव्हा ती लिहिते मी तिचं पाहून पाहून पण एक आर्ट लिहितो मी पेपर नाही लिहत मी फक्त एक आर्ट लिहितो म्हणजे सर तुम्ही पेपरमध्ये ड्रॉ करतात का हो ती जशी लिहिते ना फक्त मला त्याच कॉपी करावं लागतं ती काय लिहिते काय मी वाचत पण नाही मला घेणं देणं पण नाहीये मला फक्त एक जी समोर लिहिते मला पण तसाच तसं लिहायचं मला फक्त ड्रॉईंग काढायची मग सर तुम्ही खूपच छान पर्सेंटेजवर पास होत असणार हो माझा पॉईंटर सेवनच्या पुढे गेला नाहीये पण मी ऑल क्लीयर होतोय हो ही एक खूपच चांगल गोष्ट आहे सर हो ही जो ताकद हे ना हे सगळ्यांमध्ये नाहीये हे फक्त काही गिण्या चून्या पोरांमध्येच असतं हो म्हणजे मला एक गोष्ट पण आठवली की एक विनोद मोहिते सर करून होते कॉलेजमध्ये

त्यांनी तुम्हाला बोललो होतो पुढच्या बेंचवरती तुम्ही पण होते का दानिश

अं एकदा बोलवलं होतं विनोद मोहिते सरांनी तुम्हाला पुढे आणि सांगितलं होतं की

हो हो ऐकतोय मी ऐकतोय ओके एकाच गोष्ट विचार कर की जर तुझा घरच्यांने पुढचा महिनाभर तुला पैसे पाठवले नाही तर तू कस काय जगणार आणि तुम्ही शांत झाले होते आणि आणि तुम्ही विनोद सरांनाच उलटा जबाब द्यायचे प्रयत्न करत होते पण तुम्ही देऊ शकले नाही होते अरे अरे मला बोलायचं मला होतं माझ्याकडे बोलायला पण ते माझे सर होते म्हणून मी त्यांना काही बोललो नाही कधी मी बोललो असतो त म त्यांची इंसल्ट होऊन गेली असती म्हणून मी काही बोललो नाही मग काय काय बोलले असते सर तुम्ही मी त्यांना बोललो असतो की माझ्याकडे ऑलरेडी खूप पैसे हे इकडे तिकडे देऊन ठेवलेली मी त्यांना पैसे कधीही दिलेले असते माझ्याकडे पैसे नाहीत तर मी इकडन तिकडन स्कॅनर पाठवून मागून निघून माझा एक महिना काढला असता झालं सर आपलं हो हो ठीक हे Hello

Hi शुभम काय चालू आहे? हो मस्त चालू आहे. आणि माझं चालू केलं मी. काम,

जेवण झाल्यानंतर बसेन मी. Okay. घरी आहे का? हो, घरीच आहे. माझं सध्यातरी work from home चालू आहे.

मग, अजून आमचं काही office ला अजून बोलबोलावणार नाही आहे. तर, अच्छा. अं घरी मग mummy, papa कसे आहेत? मजेत आहे का?

papa तर गेले कामाला. Office वर गेले आहे.

हो, थंडी खूप वाढली. आता मागच्या चार-पाच दिवसात. खूप वाढली थंडी इथे. आधी, ठीक होती. पण आता रात्री बी sweater घालून आणि, तरी बाहेर निघताच येत नाही म्हणजे. Papa, mummy वरती आपल्या terrace वर चालायला जायचे आधी, पण ते बी आता IGNO avoid करतायत हा, हा terrace वर जायला म्हणजे, रात्री जेवण झाल्यावर.

जास्त करून दिली आणि रात्री दीदी आली होती. तर मी सोडायला मग त्यांना, ते जास्त problem आहे रात्रीचा सोडायला. तर मग,

म्हणजे संध्यकाळ नंतर घर च्या बाहेर नाही हो, हो. जास्त थंडीमुळे.

इथे इथे normal थंडी आहे. जास्त नाही, कमी नाही. अच्छा! पण रात्री म्हणजे रात्री म्हणजे fan लावायची गरज नाही आहे. पण sweater घालाची एवढी बी थंडी नाही आहे. तिथे चांगलं, तिथे चांगलं आहे.

हो, हो. वाढलंय इथे. मी बघितलं local news मध्ये आलं होतं की,

Foreign वरून लोकं जास्तं आले आहेत. तर त्यामुळे cases वाढतायत इथे परत. आणि तरी लोकं इथे मी बघतोय, काय कोणाला काय पडली नाही आहे. आपलंआपलं फिरत राहतात बाहेर. काय कोणी mask, तर विसरूनच गेले आहेत आता. आमच्या इथे तर आमच्या इथे तर office मध्ये मी सांगितलंय की OFFICE बोलवतायत परत अं मार्च पासून. तेव्हा सांगतायत की पण office मध्ये mask alway on. आणि social distancing जेवताना बी launch वेडस बी वेळीसबी तर ते आमच्याकडे होईलच follow असं वाटतंय हम्म इथे बी दुकानात वर काय D-MART मध्ये आम्ही गेलो तर ते तेथे बी काहीच नाही. कोणी. कोणाला काहीच भीती नाही आहे आता. काय माहित? पण तुम्ही ते हे ते booster dose घेतला का? Booster dose, vaccination, booster dose घेतला?

आमच्या सगळ्यांचे mummy, papa आणि माझा पण तिघांचं आमचे अं booster dose झालेत. तर आता तर काही तर नाही issue वाटत असा. आणि पण इथे तेव्हा तेव्हा जास्त पाडा पडून गेली होती. Booster dose च्या वेळेस. हे लगेचच कळलं लोकांना तर, सगळे एकाच Time ला घ्यायला पळत होते. तर मग, अह कारण तिथे आमचे इथे problem आमच्या इथे problem काय वाटत होता ते booster dose च केला book केला होता, केला होतं slot. पण ते slot cancel होत होता म्हणे not enough doses available म्हणजे त्यांच्याकडे dose च नव्हते. आमच्या इथे काय आहे. नंतर मी try केलं. एक दोनदा try केलं बँगलोर ला पण नंतर काही केलं नाही रे. आता बाकी आहे माझा booster dose. बँगलोर ला public जास्तय म्हणून. पण इथे इथे बी कसं झालं होतं. इथे, माझं तरी मी slot book करून घेऊन घेतलं होतं. मला भेटून गेलं होतं. पण mummy, papa च राहून गेलं होतं booster dose चं. हे सरकारी hospital मधून, त्यामुळे मी त्यांना private मध्ये नेऊन आपल्या पैशानी देऊन घेतलं मग शेवटी. पण चांगलं केलं तुम्ही booster dose देऊन घेतलं मला आता. आता tension वाटतंय, आता COVID cases booster dose वाढतायत. देऊन वाटलं पाहिजे होता मी. माझं vaccine, second day. Second day vaccine घेतलेलं झालं आता एक वर्षहोऊन गेलं, एक वर्षाचा वरती होऊन गेलं. हा, मग त्याचा effect कमी होईल त्याचा effect वाढवण्यासाठी booster dose असता पण तेआता बघतो मी link आमच्या याच्यावर आलाय आहे office वाले म्हणत आहे आहे त्यांचा internal काही तरी system त्याच्यावर register करा. आणि मग ते slots book करतील. ता पाहतो काही तरी करतो पण मी मला भी घ्याचता आहेच. वाटलं तर private मध्ये जाऊन घेऊन घे ते तरी reimbursement घे ते तरी आपल्या company कडून. चांगलं जे.

Nasal vaccine ते

हो, direct म्हणजे काही? Without injection ते लोकं, अं direct फक्त आपल्या नाकामध्ये spray केलं. तरी ते foreign countries मध्ये आता ते. ता हाय use पण आपल्याइथे बरे approval भेटले त्याला. तर ते चांगलं राहील लोकांना, की लहान पोरांसाठी पण ते एक option चांगलंय. With,

तू bike वर बोलतोय का? तुझा आवाज थोडा थोडा मध्ये मध्ये कमी जास्ती होतोय. हम्म हो, मी eaarphones लावले आहे माझे. हा. ते नीट ते पकडून बोल, कारण मला ऐकू नाही येत आहे.

नाही अजून तरी नाही जात आहे ह्यावेळेस. अजून एकदा मार्च मध्ये जावं लागेल होळीला. आपल्या घरी

तेव्हा जाऊ आम्ही तकडे. तेव्हा हैस

आई ला admit केलं होतं hospital मध्ये. आई ची तब्येत काय म्हणते? जळगाव वाली आई हो. आई ला ते मध्ये काही चक्कर येत होते. Automatically दुपारी, काही झोप लागत नव्ह्ती त्यामुळे काही चक्कर येत होती. ते ते कुठे पण पडून जात होती आई.

आणि मग admit तर केलं होतं hospital मध्ये. तर,

तर काही पोटामध्ये दुखायला लागत होतं. तर त्यामुळे admit करावा लागलं परत. तर आता admit होती आई तर, Phone केला होता आम्ही बाबांना. तर

म्हणले आता थोडी फार तब्येत चांगली आहे. बोलायला लागली आहे आई परत. पण खायचं काही अजून proper नाही आहे. तर मग, अच्छा! मी बी मी बी विचार करत होता. Call करायचा पण अजून काही लावला नाही मी माझं रात्री काम येऊन जातं काहीतरी त मग ते न्हिहितर एकदम late होऊन जातं. तोच पर्यंत झोपून जात असतील तो दहा वाजे पर्यंत. म्हणून मी काही call केला नाही आहे पण मी या WEEKEND वर. शनिवारी-रविवारी करतो मी call. आता बी hospital मध्ये आहे का? हो, तिथे दवाखान्यात एकच जणांना allowed करतायत ते. बाहेरचे लोकं कोणी पाहिजे नाही. तर, आता सध्या फक्त आहे तिथे. तिथे फक्त आता बाबा हाय. तर, ठीक आहे आता तब्येत पहिलीपेक्षक. पण अजून काही discharge

Okay, okay. नाही ते त्यांचं पण, आई आई-बाबांचं चालू दे मस्त. ह्या दोन -तीन वर्षांपासून पासून काही-काही. ते मागच्या COVID पासून, त्यांची तब्येत खराब व्हायला लागली आहे. कुठे बी थे बाहेर जातात, ते लगेच त्यांना ते infection. ताप असं वगैरे होऊन जातं. तर ते मला तरी MAIN main problem त्यांचा हेच वाटतोय की कोरोना पासून देवगि admit झाले होते. त्याच्यानंतर त्यांची तब्येत जास्त weak होऊन गेली आहे. तर त्यांची

Immunity काही एवढी राहिलेली नाही आधीसारखी.